हा एका सेंट्रल बँक ऑफ इंडिया चा फोटो आहे जिथे आपण आपले--

ज्या शाळेत ही स्पर्धा आयोजित केली आहे.

तिथे तीन चाकी दुचाकी व चारचाकी वाहने--

हे पेट्रोल भरण्यासाठी डिझेल भरण्यासाठी येत असतात.

या फोटो त एका गाइला दर्शविले आहे गाय पासुन आपल्याला दुध मिळत --

पैजामा व मुलींनी घागरा घातलेला आहे.

केक हे वेगवेगळ्या फ्लेवरचे असतात जसे पायनॅपल --

वनेला स्ट्राॅबेरी चाॅकले --